हॅलो अभिषेक कसा आहेस तू? मी बरा आहे तू कशी आहेस दीदी

मी पण छान आहे काय चाललंय तुझ काही नाही मी जरास माहिती काढत होतो

हो हो आहे न बोल न अरे मला तुझ्या बरोबर जरा साक्षरता या विषयावर बोलायच होत तर तुला वेळ आहे का माझ्याशी बोलायला हो अवश्य आपण बोलूया त्या विषयी हो अरे ऐक न आजच्या काळामध्ये शिक्षणाचे महत्व खूप आहे शिक्षण ही जीवनातील अत्यावश्यक बाब आहे साक्षर होणे म्हणजे अशिक्षित लोकांना शिकवणे व त्यांना लिहिण्या वाचण्यात योग्य बनवणे साक्षरता ही काळाची गरज असून आजच्या काळात विविध पद्धतीने साक्षर होणे गरजेचे आहे साक्षरता आपल्या समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे असे म्हणले जाते की जे युद्ध तलवार अ तलवारीने जिंकू शकत नाही ते जिंकण्याची ताकत पेन मध्ये आसते पेना मध्ये असते जुन्या काळी निरक्षर लोकांची फसवणूक होत असे सावकारांकडून केला जाणारा आर्थिक व्यवहार त्यांना समजत नव्हता त्यामुळे लूट होत हो असे बरोबर आहे न अगदी बरोबर म्हणलीस ताई तर आता मला माहितीये ते मी तुला सांगतो जागतिक स्तरावर दिन हा आंतरराष्ट्रीय अ साक्षरता दिन दरवर्षी आठ सप्टेंबेर रोजी साजरा केला जातो जगभरातील निरक्षरता दूर करण्यासाठी हेतून यूक्रेन या देशातील एकोणीसशे सहासष्ठ साली ही मोहीम सुरू केली होती त्यादिवशी अ निश्चय करून आला की एकोणीसशे नव्वद पर्यन्त कोणत्याही देशात अनिरक्षर राहणार नाही ही मोहीम एकोणीसशे पंच्याण्णव पर्यन्त आजचे देशातील राबवण्यात आली अ आपल्या मागास मागत होते त्यांना पूर्णपणे नाहीस केले नाव म्हणजे भारताला भारताचे नाव केले त्यांनी हो अगदी बरोबर साक्षरता नसेल तर त्याचा परिणाम थेट लोकांच्या जीवनावर होतो बालमजूर गुन्हेगारी ह्याच प्रमाण वाढत लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, आंधश्रद्धा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात या गोष्टींमूळे देशाच हितच होऊ शकत नाही साक्षर व्यक्तीला त्याच्या जबाबदारी व कर्तव्य याबद्दल माहिती असते या मूळे

एखादा शिकलेला शेतकरी आत्महत्येचा पर्याय न निवडता आपल्या ज्ञानाचा वापर करून परिस्थितितून मार्ग काढता दिसू शकेल दिसून येतो

शिक्षण हे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति साठी आहे पुरुषांप्रमाणे स्त्रियांसाठी देखील ते तितकेच महत्वाचे आहे एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शकतो असे जोतिबा फुले यांनी म्हणले आहे साक्षर महिला आपल्या मुलांना कुटुंबातील इतरांना ही शिकवते त्याचप्रमाणे नोकरी किंवा व्यवसाय करून पैशाची मदत ही करू शकते एखादे शिक्षक एखादे म शिक्षित

राहावे लागत नाही साक्षर व्यक्तींना लिहिण्या वाचण्यासाठी कुणावर अवलंबून राहावे लागत नाही तुला माहिती आहे का दीदी आजकाल खेळां मध्ये खेळातील मुते अ मुले ती पण खूप साक्षर झालेली आहेत Unintelligible words

अगदी बरोबर

हो आज ही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर निरक्षर लोक आहेत याचे कारण म्हणजे गरीबी निरक्षर पालक स्त्री शिक्षणावर बंदी हे आहे परंतु भारत सरकार ने मुलीना शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे तेवढ्या साठी रात्र शाळा सुद्धा सुरू केल्या आहेत तुला माहिती आहे का दीदी

पंधरा वर्षावरील कमी मुला मुलींना अनौपचारिक शिक्षण ठेवले जाते हा असा प्रौढ पर्यवेक्षणची संख्या अकरा कोटीं पेक्षा जास्त असण्याचे अंदाज आहे स्वतंत्र मिळाल्यानंतर ही देशात निरक्षरांची संख्या जास्त होती परंतु सरकार ने केलेले शिक्षणाचे संबंधित प्रयत्नांमुळे आता देशात साक्षरता वाढलेली आहे आणि त्याच्यातील नागरिक हे साक्षर झालेले आहेत हो अगदी बरोबर आपण ही आपल्या आजूबाजूच्या निरक्षर लोकांना लिहायला वाचायला शिकवायला हव त्यांना साक्षरतेच महत्व पटवून द्यायला पाहिजे निरक्षरता हा देशाचा निरक्षरता हा देशाचा अ जे एक मुद्दा आलेला आहे साक्षरता ही खूप महत्वाची अ हे म्हणजे जीवनामध्ये सगळयात महत्वाचा विषय ठ झालेला आहे आणि अ साक्षरतेच महत्व पटवून दिल पाहिजे निरक्षर हा देशच्या विकासात ला अडथळा आहे कुटुंबातील प्रत्येक जण साक्षर झाला तर विविध क्षेत्रात तो प्रगती करेल आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल दीदी आज तुला माहिती आहे का दोन हजार वीस साली आपण साक्षरता आणि कौशल्य विकास ही योजना स्थापन केली ती योजना आठ सप्टेंबर दोन हजार बावीस पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरी करायला लागलो जागतिक स्तर साक्षरता दिवस साक्षरता अ दिन म्हणून ओळखला जाऊ लागला आणि अ याचे सर्वाधिक महत्वाचे काम हे शिक्षक, मॅडम, मॅम, सर, बॉस, आई, वडील, मी, बाबा, सर, मॅडम, शिक्षक, प्राचार्य, पालक मास्तर नातेवाईक मित्र कुटुंब अश्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते पूर्ण करू लागलो हो बरोबर आहे तुझ आणि तुला माहितीये का साक्षरता ह्या शब्दाचा शब्द: अर्थ म्हणजे लिहिता वाचता येणे किंवा शिक्षण घेणे परंतु साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी व एखाद्या विशिष्ट उद्दिष्टांसाठी व ज्ञाना ज्ञानार्जना साठी लिखित उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय

सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ठ साली सुरू करण्यात आलेली सांस्कृतिक संघटना शैक्षणिक आणि वैज्ञानिक आशा दृष्टिकोनातून आपण दरवर्षी नवीन थीम अ ध्येय करून

या दिवशी साजरा करण्यात आलेला उद्देश सामाजिक स समाजातील आणि अ शिक्षणतील संदेश पोहोचवणे हा असा होतो तर शिक्षणाची जोड शिक्षणाची जोडणे याची जाणीव आहे हे खूप गरजेच आहे आजच्या काळात शिक्षण साक्षरता व्यक्तीच्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा ह्याच्यात जास्त महत्वाचे मानले जाते हो अगदी बरोबर तू मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे पण अ निरक्षरता हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा शाप आहे साक्षरता म्हणजे फक्त लेखन वाचन करता येणे किंवा पदवी संपादन करणे नव्हे तर लोकांचे हक्क कर्तव्य अधिकार याची जाणीव समाजाच्या विकासात आता योग योगदान देण्याची भावना निर्माण करणे होय स्त्री पुरुष समानता यात साक्षरतेचे महत्वाचे योगदान आहे सध्या समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे परंतु आज ही पदव्या घेऊन हजारो तरुण बेरोजगार आहेत त्यामुळे फक्त शिक्षण देऊन चालणार नाही तर लोकाना योग्य कौशल्य अ करण्यासाठी आपण समाजामध्ये तयारी करायला पाहिजे अगदी बरोबर म्हणलीस ताई आपण हा आता पुढे थोडीशी चर्चा करूया की आपल्या भारत भारतामध्ये प्राचीन काळात आधी कोणाला साक्षरता होती अस म्हणता येणार नाही कारण का ते ही त्यांची कला एका कडून दुसऱ्याला शिकवत असे त्यामुळे आपण प्राचीन कला आत्ता म्युझीयम याच्या अ प्रेक्षणीय स्थळावर जाऊन पाहू शकतो हो अगदी बरोबर खरंच न आणि कस शिक्षण म्हणजे अ राष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो न रे आता साक्ष अ साक्षरता दिवस कारण विद्ये विना मती गेली

असे महात्मा जोतिबा फुले म्हणायचे शेतकरी अ शेतकऱ्याची मूल शाळा कॉलेजात शिकायला गेली की ती शिकून शहाणी होती होतील व विद्या आली की मती येईल मती आली की नीती नीती आ गे गे नीती आली

असे महात्मा फुलेंनी म्हटले आहे आज जागतिक साक्षरता दिन आहे जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी आठ सेप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यातून शिक्षण विज्ञान आणि संस्कृति चे विकास व त्यातून शांतता अवस्थेला उत्तेजन देनेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनिस्को ने शिक्षणाचे साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन आठ सेप्टेंबर हा दिवस जागतिक

आणि मला पण आज नवीन माहिती मिळाली आहे आणि आपण साक्षरता अभियान ही करू शकतो न रे अ म्हणजे कस साक्षर जग अस म्हणतात न पोरगी शिकली प्रगती झाली म्हणजे आधी स्त्रीयांना तर अजिबात अ हे नव्हत म्हणजे प्राधान्य च नव्हत शिकायला जाऊ देत नव्हते महात्मा जोतिबा फुले सावित्री बाई फुले यांनी स्त्रियांना बाहेर काढल त्यामुळे त्या आज शिकल्या आणि कीती मोठ मोठ्या पदांवर आहेत त्या आज

जरी ही आकडे साक्षर एंशी टक्क्यावर हून आहेत दोन हजार एक ते दोन हजार बावीस या वर्षात दहा वर्षच्या कालावधीत साठ टक्के महिला साक्षर झाल्या आहेत जिथे दोन हजार एक च्या जनगणणे नुसार साक्षरता दूर ही अ साक्षरता मध्ये सुमारे साठ टक्के होती जो आता पासष्ठ झालेला आहे हो अगदी बरोबर खरच आहे आणि कसंय कोणत्याही देशाची प्रगती तेथील साक्षर लोकांमध्ये होत असते साक्षर समाज नेहमीच विवेकपूर्ण पद्धतीने आणि नैतिक दृष्ट्या विकसित होत असतो प्रत्येक नगरिकाच्या मनात साक्षरतेचे महत्व जगावण्यासाठी साक्षरता दिनी शाळेतील मुलांकडून घोष वाक्य दिली जातात स्वत: बरोबर कौटुंबिक विकास कसा साधता येईल ह्याची समज वाढते म्हणजेच लोकांच्या वैचारिक दृष्टिकोण उंचावला जातो साक्षरतेचे प्रमाण सांगते चालणे आहे यापुढे सगळे साक्षर बनेल असा निर्धार आपण करू व यासाठी प्रयत्नशील राहू Background Noise

टाक कधीतरी चक्कर भेट होईल त्या निमित्तानी हो नक्की नक्की माझे काम झाले की लगेच तुझ्या इथे हो हो नक्की आता साक्षरता बद्दल खूप छान बोलण झाल आपल नाही का तेव्हढया निमित्तानी बोलन तरी झाल आपल कधीतरी ये नक्की वेळ काढून बाकी बाकी तूझे मम्मी पप्पा कशे आहेत

बर तुझी काळजी घे आणि टाक घरी चक्कर